आणि या चित्रामध्ये एक बंगला आहे या बंगल्याच्या खालच्या फ्लोर वरती एक दुकान आहे या दुकाना दुकान किराणा माल --

खांब आहे खांबावरती लाइट्स आहे बसण्यासाठी अह बाकडा तयार केलेले आहेत गव हिरवीगार गवत आहे.

अ या चित्रा मध्ये अह एक बगला आहे. बगल्याच्या बाहेर खूप स हिरवेगार अह गार्डन आहे गार्डन कपाऊड आहे. कपाऊड च्या बाहेर झाडे आहेत.

अह टॉवरस आहेत खांब आहेत खांबावरती लाइटस आहे व काही अह बा बिल्डिंग वरती पत्र्याचा शेड आहे.